ही एक मोठी अशी नदी दिसून येत आहे नदीमध्ये एक बोट दिसून येत आहे.

इथे खड्डा खोदत आहे व खड्डा खोदलेली माती त्याच्या आजूबाजूला टाकलेली आहे.

तिथे काही गाड्या दिसून येत आहेत गाड्यांच्या बाजूला एक कार्यालय सारखी दिसून येत आहे.

तिथे एक व्यायाम शाळा दिसून येत आहे आतमध्ये व्यायाम करण्याचे खूप साधने दिसून येत आहे.

इथे एक मोठी अशी नदी दिसून हेत आहे बाहेरच्या बाजूस एक माणूस उभारलेला दिसून येत हाये.